हां मला थोडी बँकिंग बद्दल माहिती हवी होती, सांगता का? हो मॅम. बेसिकली तुंहाला कुठल्या प्रॉडक्टबद्दल रिक्वायरमेंट आहे फ़र्स्टली? रिक्वायरमेंट साठी नाही मला फक्त नॉलेजसाठी पाहिजे म्हणजे अकॉउंट बद्दल म्हणा किंवा तुमचे बँकिंग व्यवहार कसे चालतात वैगेरे ह्याबद्दल. बेसिकली हे म्हणजे पासून स्टार्टींग करतो.

तर तुम्हाला स्टॅटिक अकॉउंट ची गरज असेल तर आपण ते ओपन करून देऊ शकतो तुम्हाला.

is not clear is not clear बरं आणि सेव्हिंग अकॉउंट जर उघडायचं असेल आम्हाला, ओपन करायचं असेल, तर झिरो बॅलन्स वर उघडता येईल का? आपल्याकडे ऑल टाईप्सचे अकॉउंट आहेत. बेसिकली सर्व्हिस अकॉउंट आहे, प्लस आपल्याइथे जे म्युच्युअल फंड्स वगैरे आहेत ते पण आहेत त्या टाईपमध्ये तुम्हाला दिले जातात जसे डिमॅट वगैरे जे आहे त्याचे चार्जेस अव्हॉइड करण्यासाठी तुम्हाला ही सिस्टीम आहे बरं आणि क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड वगैरे?

हो त्याच्यासाठी इनकम मँडेटरी आहे बेसिकली तुम्हाला. आणि जर विदऊट इनकम घ्यायचं असेल तर तुम्हाला मिळेल क्रेडिट कार्ड वगैरे.

जर इनकम नसेल तुमचं तर एफडी अगेन्स्ट मिळेल, ते सेक्युअर्ड क्रेडिट कार्ड असेल आणि अन्युअल त्याचे चार्जेस वगैरे? हां विधाउट चार्जेबल पण आहे आपल्याकडे कार्ड आणि चार्जेबल पण आहे. जे चार्जेबल कार्ड आहे बेसिकली त्याच्यामध्ये तुम्हाला बेनिफिट्स जास्त भेटतील. जे चार्जेबल आहे ते तुम्ही एफडी अगेन्स्ट घेऊ शकता. फक्त तुम्हाला आधी अमाऊंट दिलेली आहे क्रेडिट कार्ड लिमिट फक्त तेवढी यूज करता येईल तुम्हाला ती. त्यामध्ये जे एक्सट्रा बेनिफिट्स असतात लाईक मुव्ही तिकीट, एअरपोर्ट लाऊंज ऍक्सेस, तिकीट बेनिफिट्स ते नाही भेटणार तुम्हाला त्यामध्ये. कॅशबॅक वगैरे ऑफर्स ज्या असतात त्या नाही भेटणार तुम्हाला त्या क्रेडिट कार्डमध्ये

हां लोन तुम्हाला ज्या प्रकारे हवं आहे त्यामध्ये भेटून जाईल ना. अनेक आहेत आपल्याकडे. त्यामध्ये तुम्हाला लॅप मध्ये मॉर्गेज लोन वगैरे भेटू शकते. मग पर्सनल लोन आहे, होम लोन आहे, प्लस गोल्ड लोन पण आहे पर्सनल लोन जर घ्यायचं असेल तर लिमिट काय आहे त्याला? हां पर्सनल लोन लिमिट तुम्हा जेव्हढी रिक्वायरमेंट आहे ना त्याच्या बेसिस वॉर आमचा एक बँकेचा क्रायटेरिया असतो की बाबा सॅलरीड पर्सन आहे, तर तुम्हाला ट्वेन्टी फाईव्ह के सॅलरी पाहिजे ट्वेन्टी फाईव्ह थाऊसंड सॅलरी पाहिजे मंथली जर सॅलरीड असाल तर

हां इनकम बेसिकली सगळ्याच गोष्टींसाठी ऑल बंकींग साठी मँडेटरी आहे. त्याशिवाय आपण प्रोसेस नाही करू शकत. कुठल्या बेसिस वर देणार आहोत? बेसिकली ते अंसेक्युअर्ड लोन आहे पर्सनल लोन.

बरं ठीक आहे. आणि होम लोन साठी? होम लोन साठी पण सेम क्रायटेरिया आहे आपल्याकडे फक्त जे रेट ऑफ इंटरेस्ट असतं ना आपले तर लोन वीज ते तुमचे कमी जास्त होतील फक्त. आणि तुम्ही सॅलरीड असाल, तुमची कंपनी वगैरे लिस्टेड असेल, तर त्यांच्यानुसार तुमचे रेट ऑफ इंटरेस्ट कमी असतात. लिस्टेड नसेल तर दोन ते तीन पर्सेंट ने जास्त असतात. तर मला जर फिक्स्ड डिपॉझिट मध्ये ठेवायचे असतील तर मी कमीत कमी मॅक्सिमम किंवा मिनिमम किती ठेऊ शकते? तुम्हाला हवं तेवढं ठेऊ शकता तुम्ही. टेन थाऊसंड पासून स्टार्टींग आहे आपली. त्याच्यापेक्षा कमी ही ठेऊ शकता तुम्ही. रिकरिंग डिपॉझिटचा पण आपल्याकडं ऑप्शन आहे. रिकरिंग डिपॉझिट आरडी असतो. तर तुम्ही त्याच्यामध्ये पण सेव्हिंग करू शकता. ते लाईक म्युच्युअल फ़ंड आहे. एसआयपी मध्ये पण इन्व्हेस्ट करू शकता. आणि फिक्स्ड डिपॉझिट मध्ये तुम्ही जेवढा टेन्युअर पिरियड जास्त घ्याल तेवढा तुम्हाला रेट ऑफ इंट्रेस्ट जास्त भेटेल.

वाढवलेले आहेत. तर तुम्हाला अपटु सेव्हन पर्सेंट इंट्रेस्ट रेट भेटेल तुम्हाला. ओके सपोज मी जर ठेवला मी जर दोन लाख रुपये फिक्स्ड डिपॉझिट मध्ये ठेवले तर मला किती इंट्रेस्ट भेटेल? तुम्ही आता दोन लाख रुपये दोन वर्षांसाठी ठेवले त्याच्यामध्ये दोन वर्षांसाठी म्हणजे बेसिकली आपण काय लॉक इन पिरियड ठेवत असतो तीनशे पासष्ट दिवस असतात एका वर्षांमध्ये तर आपण तिथं तीनशे नव्वद दिवस किंवा तीनशे एक्यन्नाव दिवस वगैरे असे एक्स्ट्रा वन मंथ वगैरे ऍड करून ठेवत असतो. कारण तुम्हाला रेट ऑफ इंट्रेस्ट त्याचे हाय भेटायला पाहिजे. तर तिथं तुहला सिक्स पॉईंट फाईव्ह पर्सेंट रेट ऑफ इंट्रेस्ट भेटेल

एक वर्षासाठी मी हे तुम्हाला जस्ट आमची जी आयसीआयसीआय बँक आहे त्याबद्दल बोलत आहे. जे रेट ऑफ इंट्रेस्ट वगैरे असतात, ऑल बँकिंग आरबीआय अंडरच चालते. फक्त रेट ऑफ इंट्रेस्टमध्ये जरा कमी जास्त पण असतो.

ओके फाईन मॅम. कॉल बॅक करू शकता तुम्ही.